विध्यार्थी उभे आहेत आणि ते दरवाजाच्या बाहेर उभे आहेत आणि दरवाजा तो--

खुप सुंदर अशी चार चाकी वाहन इथे उभी आहे आणि इथे दुरुस्ती साठी आलेले आहेत आणि त्या इथे दुसरे समोर एक अशी बोर्ड लाल रंगाचे त्या वरती वेलकम द स्मार्ट वर्कशॉप असेलिहिलेले आहे.

तुम्ही बघू दे या इमारती इमारती वरती युनियन बँक भवन असे लिहिलेले निळ्या अक्षरात लिहिले आहे त्याच्यासमोर काही व्यक्ती उभ्या आहेत आणि काही व्यक्ती ते समोर काही दुचाकी वाहने उभे राहून सुंदर अशी --

सुंदरस आस एक मोटरगॅरेज आहे त्या मोटर गॅरेज मध्ये खूप सारे अश्या चार चाकी वाहने इथे दुरूस्तीसाठी येत असतात तिथे पांढर्‍या --